एक वॉल कंपाऊंड आहे त्याच्या मागे एक घर आहे. दोन-तीन झाड आहे.

तीन पेट्रोल भरण्याच्या मशीनी आहे एक कार आहे कारमध्ये पेट्रोल भरत असताना एक मुलगा आहे तिथे एक गाडी आहे गाडीजवळ एक काका आहे.

इथ मयूर स्टेशनर एक दुकान आहे. त्याच्या वर एक बोर्ड लवलेला आहे.

इथे एक मोठ पटांगण आहे काही हिरवे झाड आहे. काही मूल तिथे घोडा झालेले आहेत. वर आकाश आहे.

इथे खूप मोठं हिरव पटांगण आहे तिथ काळ्या कलर चा एक बोर्ड लागलेला आहे.

इथे एक हॉल दिसत आहे. तिथे काही पांढऱ्या आणि कलर च्या चेयर दिसत आहेत. एक सोफा आहे. एक माणूस आहे. वर हंगिंग लाइट आहे.

एक बिल्डिंग आहे. खूप सारे तार आहे. एक व्हॉली बॉलचा स्टँड आहे.

आकाश आहे एक काळ्या कलर ची गाडी आहे पांढर्‍या कलर च पिललर आहे गाडीमध्ये हेलमेट आहे. काही विटा ठेवलेल्या आहेत.

इथे एक पेट्रोल पंप आहे. तिथे तीन स्लाइडर ठेवलेले आहेत. समोर रास्ता आहे. पानी जायसाठी नाली आहे. डी_टी_डी_सीच कुरिअर आ एक मोठीजात बिल्डिग आहे. तिथे काही छोटी छोटी झाड आहे.

इथे एक दूकान आहे. एक माणूस बसलेला आहे.

हे आहे एक हिरवे पान असलेली त्यांची शीट आहे एक बादली आहे.

हे आई.सी.आई.सी.आई. बँकेच ए.टी.एम. आहे.